ते साईकलवर सीट असे बसून नेत असतात आणि तिथे एक मोठी लाकूडच गोल कोंडा बनवलेला आहे.

अम्म मंदिराच्या वरच्या याच्या वर एक छोटसा मुलगा उभा आहे एक छोटसं कुंड्यात झाड लावलेल आहे.

हे या ठिकाणी मोठी इमारतीचे बांधकाम चालू आहे वरती त्यावर तेच्यावरती स्लॅप टाकणे चालू आहेत.

त्यांच्यामागं श्रीरामाची मूर्ति हाय आणि वर ती खूप छान अश्या इथे डेकोरेशन केलेलं हाय.

आणि त्या त्यांच्या गप्पा मारत आहे सुंदर असं औरे इ नारंगी आणि हिरवा कलर दिलेला आहे.